या इमेज मध्ये आपण बघतोय की ए_सी आहे. ते जीम रिलेटेडच आहे. फॅन अ यांनी लावलेला आहे. आणखी हे जे एरिया आहे हे पण छान आहे मोठाय. परफेक्ट प्लेसय

याचा मुलगा पण आहे पण ह्याची आहे ओल्ड एक नाईंटीस ची कारण कि त्या टाईमला लोक असेच राहायचे असेच लाईक जंगल मध्ये--

या इमेज ला बघून अस वाटते एक तर हे एक घर असू शकते घर मध्ये अस रूम असू शकते किंवा हॉटेल असू शकते कारण कि मॅक्सिमम हॉटेल मध्ये रूम मध्ये टी व्ही असतात कारण कि ते टी व्ही आहे प्रॉपर अलमिराह आहे प्रॉपर ए सि लागलेली आहे.

मंदिरातल पण असू शकते. कोणता किला मधल पण असू शकते कारण की याची डिझाईनिग बघुन असे वाटत की जून आहे. म्हणजे खूप एन्सीयंट टाइम्स बनलेल आहे. पण जे पण आहे ना खुप खुप ऑसम दिसत--

या इमेज मध्ये आपल्याला दिसूनच कळून आलय की हे जे आहे.

या इमेज मध्ये पण आपण बघतोय की हे जे आहे कल्च्रर्स आहे वेगळ्यावेगळ्या कल्च्रर्स जस गॉड असत हनुमान आहे.